कार्यक्रमाच्या पाठीमागे निळ्या कलर चा पडदा आहे.

आमच्या शेतात पण टोमॅटो ची बाग आहे टोमॅटो छान आहेत.

माता म्हणजे ती एक प्रकारची आईच आहे ती माणसाचं जीवन तृप्त करते पाण्यानी.

आणि हिरवळ पाहिली तर कुणाला आवडत नाही पण त्या हिरवळीच्या गवतामुळे--

केक मध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत.

आणि केक तर सर्वचजण खातात आणि मऊ असतो त्याच्यामुळे तर कोणाला काही त्रासच वाटत नाही खाताना.

खुडच्यांच्या गाद्या पण छान आहेत.

स्वच्छ होतात पक्ष्यांना पाणी तिथल तलावातल तिथल्या तिथ भेटून --

मग लोकांला असं कौतुक वाटतं की खरंच परत कधी जायला भेटल त्या निसर्गात.

एवढी आकृती कुणाला छान जमली असल कोरीव काम करायला.

इमारती आहेत भरपूर इमारय ती त इमारतींचे मजले पण भरपूर दिसतात.

अं भरपूर लोकांला छोट्या कु कुटुंबाला छोट्या अ रूम असल्यातरी चालत्यात.

लोकांला न गिरगाव चौपाटीला गेल्यावर इतक फिरायला छान वाटतं की बास--

नोकरी करतात म्हणून पितात तर काही वय झालं म्हणून पिता--

अस हवाई हवाई पोर्ट मध्ये असत परत आणखीन मंदिरात असत.

हे त्या द घट्ट दुधापासून भरपूर वस्तू काही पण करू शकतात.